पहाटे पहाटे कधीतरी मी यमुनेवरून येणाऱ्या गार सुगंधी श्रावण झुळकीबरोबर तू कुशीतच तर होतास. नवजात, ताजा, टवटवीत एकसारखा टाहो फोडणारा तुला पाजण्यासाठी जवळ घ्यावं म्हणून मी तुला पहिलाच लपेटला स्पर्श केलं. आणि त्या स्पर्शाबरोबरच मला ती दुष्ट शंका आली.

तू टाहो फोडून हात-पाय झाडतच होतास. भुकेच्या आवेगानं तू माझ्या उघड्या स्तनाग्राला किती पटकन माझ्या पायाच्या नखांपासून डोकीच्या केशावळीपर्यंत त्या क्षणीच एक पूर्वी कधीही न अनुभवलेलं. सखून मातृत्वाची, मी जाणीवच बदलली रे शंकेची. तिची जागा घेतली वत्सल

मुख होते जसा काही मला सांगून दिला. मी मीच तर तुझा छकुला, तुझा पुत्र. तू तूच माझी माता. माझ्या मनाच्या तळाशी पडून असलेली ती आठवण, ती शंका तुझ्या मुरलीनं आज पुन्हा जागृत झाली. उसळून वर आली. कृष्णा माझ्या सोन्या मला क्षमा कर रे. कधी काळी आलेल्या त्या माझ्या मी त्यावेळी नुसतं हसलो होतो. केवळ हसलो. रानात एखाद्या आवडत्या गाईची कधी कधी झुपकेदार शेपटी मी लाडानं तोंडावरून फिरवून घेत असत. तसेच तिचे दोन्ही गुलाबी तळहात गालांवर हळुवार फिरवून घेताना म्हणालो, वेडीच हायस अगं तुला क्षमा करायची योग्यता तरी आहे का माझी? मी आत जायला निघालोच तसं माझे हात आवेगानं दाबून ती म्हणाली, यमुनेच्या पात्राकडे फारसा जात जाऊ नको.

माझ्या बारशाची आठवणही तिनं मला अनेकदा स्वतःला विसरून ऐकवली. तिनं सांगितलेली ती आठवण मला आजही स्पष्ट आठवते. तो दिवस होता, भाद्रपदाच्या चतुर्थीचा. आज माझं नामकरण असल्यानं कालच सारं गोकुळ गोप-गोपींनी अंगपरिश्रम करून सुशोभित केलं होतं. कालच गवळी गोठ्यांकडच्या कासे कसून गोधनाची आणि वासरा शिंगं नाना रंगांनी सुरेख रंगून काढली होती. त्यांच्या गळ्यात निरनिराळ्या माठांच्या नव्या घुमऱ्या घंटांच्या माळा चढवल्या होत्या. सर्वच जनावरांच्या कपाळावर कुंकूमाच्या मुठी उधळल्या होत्या. आंबवती आणि नाना फुलांनी गोकुळातील घरं चौक, वाडे, शिवालय, व्यायाम शाळा, महाद्वारं शृंगारली होती.

नगारे, चौघडे आणि पिपाण्या अगदी ब्राम्हणी मुहूर्तापासून मुख्या वाड्याचा अंतपुरीचा कक्ष अनंत, चंपक, जास्वंदीच्या आणि कितीतरी रानफुलांच्या माळांनी शृंगारला होता. मध्यभागी वेलबुट्टीच्या लाकुडकामाचा नक्षीदार, झुलता पाळणा, दोन बाजूंच्या उंच अडंग्यांवर टांगला होता. तोही फुलामाळांनी, मोत्यांच्या आणि नाना मन्यांच्या माळांनी शृंगारला होता. कक्षात विविध रंगी वस्त्रं ल्यालेल्या गोपींचा अनावर उत्साही कलकलाट कसं नुसता कोंडला होता. दुपट्ट्यात लपेटलेल्या काजळ पीठ लावलेल्या सोनफुलांची कुंची धारण केलेल्या मला थोरलीनं हळुवारपणे सडलेल्या पाळण्यात ठेवलं. राजपुरोहितांनी दिलेल्या सुमुहूर्तावर तिनं माझ्या कुंचीतल्या कानाजवळ कृष्ण असा माझ्या नावाचा हळुवार उच्चार करून कुर्ररर अशी कान कुरली उठवली. उभ्या गोकुळात सारेजण एकमेकांना उरात न मावणाऱ्या अमाप ओसंडत्या उत्साहानं हेच सांगत होते, आपल्या नंदबाबांच्या नवसाच्या मुलाचं नाव आहे कृष्ण, किशन. जलप्रदूषण हि मोठी गंभीर समस्या आहे, पुर्या जगत अता. हि सर्व जगाला धडसवनारी पर्यावर्नावर गंभीर समस्या आहे. जलप्रदूषणा मुळं पाण्यात, विशिष्ट गुण~गुन्धर्मांचे पदार्थ अश्या प्रमाणात मिसळय जातात कि त्यामुलं, पाण्याच्या नैसर्गिक गुन्वत्तेत बदल होउन ते वापरण्यास

मानविक कृत्य आणि अन्य कारणा-मूळं, पाण्याच्या नैसर्गिक गुन्वत्तेत प्रतेक्ष अप्रतेक्ष पने बदल होतात आणि पाणी कोणत्याही कार्नासाठी वापरण्यास, आरोग्य ठरते. या पाण्याला प्रदूषित जल म्हणतात. पाण्याच्या प्राकृतिक, रासायनिक. आणि जैविक गुणधर्म, बदल्न्याने मानव, आणि जलियस जिवांवर अपय्कारक परिणाम होतं. जलप्रदूषण हि प्रक्रिया नैसर्गिक पाण्यात एखादे पधार्थ, अथवा उष्णता यांच भर पडल्यास ते पाणी प्रदूषित होउन. त्याचा मानव इतर पाणी, जलीय, अश्या जिवांवर, हताश होतो. जगातील बहुतेक देशात जलप्रदूषण हि गंभीर समयस्या बनली आहे. कैनाडा, ग्रीक, भारत, जपान, रस्सिया, अमेरिका. इत्यादी देशित , हि समस्या त्रिव्राते ने जाणवत आहे, पाण्यातील प्रदुकश मानवी, मलमूत्र व् उद्योगिक खारमान मानव उत्तरित झालेले मलमूत्र आणि उद्योगिक कचरा. मळवाहिनीतुन नदी, समुद्रं, व इतर जल~जलाशयात टाकले जाते. पाण्यात आति प्रमाणात carbon पधार्थ असल्यास सुश्मदिवन. हि ओक्सिजनाची मगनी वाढते. परंतु पाण्यातील ओक्सिजनाची उप्लाभ्धता त्यामुलं परिस्तिकिय. स~सन्तु~संतुलन बिघडते आणि प्रदुश्कांची समस्या निर्माण होते. विविध कारखान्या मधून कार्बन-डाइऑक्साइडcarbon-dioxide पाण्यात सोडल्या मुळं या पिश्तान्मर्फत ऑक्सीजन, सोशुन घेतला जातो. त्यामुळे वदते प्रदुशनाची त्रिव्रता वादते. मौल्य वाहून नेहनार्या वाहिन्यां-मध्ये रोगांचे सुश्मजिव असतात. अश्या पाण्यावर संकरण केल्यास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 प्रदुषण~प्रदूषित झालेल्या पाण्याच्या वापरा मुळं, जटर आणि आतद्यांचे रोग संभावतात. रासायनिक खते.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 जल प्रवाह यातून नद्या, पाण्या, नदी~पाणी परिमानिक समुद्राला मिळतात. वाहून असलेल्या ह्या रासायनिक, खतांमुळं जलप्रदूषण जमिनीवर रासायनिक खते द्रव्य च्या रुपात, पाज्रून भुजल साठ्यात मीसळुण भूजल प्रदूषित करते. काही वेळ, रासायनिक खतानतील उर्वरित भागाचा उपयोग शहिवाल्यांच्या पुस्न्या साठी असतो. त्यामुळे शाहिवाल्य्न्ची वाढ जल्द डाट होते. मात्र वनस्पतिन्ना वाड~ मात्र वनास्पतिची वाड खुंटते. तसेच माश्यांना धोका पोचतो.

कार्बनिक रसायन आधुनिक शेत, जमीनमध्ये कीटक नाशक, कप -नाशक आणि तन-नाशक, रासयानाचा वापर होतों. त्यामुळं विषारी द्रव्य असतात. त्यांचा अल्पांश विसरलेल्या जलप्रदूषण, जो कालीन मानव्तो. द्रव्य आणि रासायनिक उपशत्य. कार्खानायातुन बाहेर पडलेला, अतिष्ठ पधार्थ, जलाषयात सोडल्यास, त्यातील पाणी प्रदूषित होते. कैल्शियम व मागनिस यांचा शार्र पाण्यात विर्घल्यास. ते पाणी कठिन बनते, अश्या पाण्याचा उद्योगासाठी आणि पिण्यासाठी उपयोग होतो~हॉट नाही. उद्योगिक त्यातील विषारी रसायन, पाण्यात मिसल्यावर त्यात जलाशय~जैविक क्रियामधुन बदल घडून येतात. काही रासयानांच्या प्रभावाने.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 जलाशय गदुल होते. गाळाची थर कधी कधी जलाशय गलुन मरून जाते. जल्प्रवाहस गाळाचा अदथ्ला होउन मालपानी आणि सांद्पानी, कोंदलं जाते अणि चिकट गाळ जून खाली बसतो. त्यात बिना~जीविक सुश्म जिव निर्माण होतात. अयिन्शी होते. त्यात मात्र ऑक्सीजन मोठ्या प्रमाणात, खर्च पड़ते. व हवेतील कार्बन-डाइऑक्साइड. चे प्रमाण वाढते. बिना ऑक्सीजन सुश्म जीवनमुळं, हाइड्रोजन सल्फाइड हां वायु पाण्यात मिसल्तो, त्यामुळं सर्वत्र दुर्गंधी पसरते.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 कपिश्ते, जलप्रवाह, किव्हा समुद्रात मिसल्यास तिथे प्रदूषित होतं. उष्णता आणि पाण्यानी निराक्ष्कारक.

अधिक प्रमाणात पाण्याची गरज असणार्या, अस्तापनातुन बाहेर पडणारे पाणी, आती उष्ण असते, हे पाणी इतर जलाशयात सांद्ल्यास, अनुवाश्विक प्रदुषण होतो. अश्या अनन नैसर्गिक उश्नतेमुळं इथे पाण्यातील बिघाड होते.

पाण्यावर तरंगुन पड़ते, त्यामुळं जलप्रदूषण होतो. आणि जल्ग्राहि तेलाचे वाहतुक बहोत्दा जहाजातुन हॉट असते. त्या~ती तेल हे टाक्या फुतुन, तेल समुद्रावर पसरते. अश्या पाण्यामुळं, पक्षी, मासे व इतर जल पाण्यावर, पान वनस्पति मृत्यु मुखी पडतात. सागरी संसधानाच्या रास येतो. समुद्र किनार्या वरील तेल, तेल परिष्करण कार्खान्यतुन, विहिरीतून आणि साठवण टाकितुन कही प्रमाणात गळत रहती व पाज्रत रहती. इथे लई सम्दुराच्या पाण्यात मिसळयास.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 कवचधारी . जीवांचा निजप होऊ नाही. साठवनिच्या टाक्या, स्वच्छ करताना. त्यातील खलीज तेल, पेर्त्रोल, केसरील, कार्बन-डाइऑक्साइड, पधार्थ डाम्बर, इत्यादी पधार्थ पाण्यात मिसल्तात. प्रचंड सुर्याची किरने, कमी प्रमाणात खाली मिसल्तात, त्यामुळं, सागरी-जल वातावरनात, ऑक्सीजन ची विनियमन प्रक्रिया पण दावते. धन्यवाद!

हा तुम्ही बऱ्या पैकी online काम करता म्हंटले तुमच्याकडून थोडी माहिती घेऊया दे देताल का मला? हा म्हणजे आज कालच्या अं आज आजच्या काळात लोक online पद्धतीने मोठ्या पातळीवर shopping करत असतात.

Hello हो येतो.

हो हो मला माहिती हवी ecommerce website ची मला माझा स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा तर त्याच्या त्याच्या बद्दल मला माहिती नाहीये. अच्छा मग sir hello आवाज येतोय ना माझा हा म्हणजे मी काय म्हणत होते दसरा दिवाळीचे दिवस म्हणजे, अं व्यापारी लोकांसाठी घाई गर्दीचे दिवस असतात अं म्हणजे प्रत्य बाजारात जाऊन खरेदी करण्या पेक्षा online खरेदी कडेच म्हणजे सगळ्यांचा कल असतो आणि, अनेक company या दिवसात व्याप व्याप व्यवसाय वाढीच्या अपेक्षा बाळगूनच असतानाच second hand माल विक्री करन्या करणाऱ्या काही कंपन्या ग्राहक ग्राह ग्राहकांकडून उत्तम प्रतीच्या प्रतिसाद प्रतिसाद मिळवत आहेत त्यामुळे वर्षातील एकूण व्यवसायांच्या किमान पन्नास टक्के व्यवसाय दिवाळीच्या दरम्यान होईल असे मला संकेत मिळू लागले आहेत. म्हणजे मला वाटतंय कि म्हणजे online business सुरु करावा म्हणून. अच्छा म्हणजे website वरून जुन्या वस्तू कमी किमती मध्ये online मिळत असल्याने अं त्या द्वारे खरेदी करण्याचा trend सध्या रुजत आहे असं दिसत आहे. तरी त्या बाबत अं नागरिकांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे अस मला वाटत म्हणजे कस आपण जुन्या वस्तू खरेदी करताना पुण्यात,

हा बरोबर आहे म्हणजे सध्याच्या काळात website बनवणं अत्यंत सहज आणि सोप्प झालं आहे ते किती कमी दरात ब website बनवू शकतात म्हणजे Online store च्या कामाचाही वेळ मर्यादित नसतो आणि हा एक मार्ग आहे जो तुम्हाला तुमच्या ग्राहका परीयंत पोहोचण्यास मदत करेल. Website असणं म्हणजे केवळ अं तुम्ही ग्राहकांना योग्य ते मूल्य विकन असं नाही तर ग्राहकांना हि महत्व देणे हे पण गरजेचे आहे म्हणजे कुठे तरी तुमच्या व्य व्यवसायाला website का असावी याची काही माहिती मला आहे उर्वरित तुम्ही देताल का?

असं मला वाटत म्हणजे त्या यामुळे आपल्या व्यवसायाची हा आणि आपल्या व्यवसायची online महत्व देखील वाढल अधिक ग्राहकांपरीयंत पोहोचण्यासाठी विविध म्हणजे social media वर जाहिरात टाकणे,

मग मग ह्यांच्यामध्ये कोणत्या यादीची गरज असते online map हा hello हा म्हणजे online website मध्ये जेव्हा एखादी वस्तू ची मागणी करतो तेव्हा त्याला ती वस्तू उपलब्द होते online marketing च्या ठिकाणी कोणत्याही अं वस्तू चा साठा नसतो. तेव्हाच ते उपलब्द होतात असं मला वाटत आणि त्यामुळे कोणत्याही यादी म्हणजे जतन करण्याची किंवा आपल्याला ती save save करून ठेवण्याची काही गरज नसते.

हा बरोबरे अजून अं कमी maintainance हा बोला sir हा बरोबर आणखी कमी maintainance खर्च सुद्धा म्हणजे online website ला देखभाल खर्च आणि व्यवस्थापन खर्च कमी लागतो ना फक्त आणि अडथळे यांची व्यवस्थापन करणे आवश्यक असते website weekly किंवा monthly update करावी लागते त्यामुळे खर्च कमी होतो.

हा बरोबर म्हणजे ग्राहकांशी एकाच वेळी संवाद साधता येतो जर offline व्यवसाय असेल तर ग्राहक आणि ग्राहकांशी संवाद साधला,

हा उलट online व्यवसायात तुम्हाला गडबड आणि विसंवाद टाळण्यासाठी मदत होतो online व्यवसाया मध्ये संवाद फक्त ग्राहक आणि ग्राहकां दरम्यान असलेल्या online website Website portal interface या मधेच असतो ग्राहक आणि मालक यांमधील संवाद देखील अभिप्राय पद्धतीने होतो ना. मी निकिता अगरवाल तुमची काय सहायता करू शकते? Okay mam तुम्ही मला तुमची order ID सांगू शकाल तर मी check करून सांगते.

अह mam मी तुमची order ID check केलीये. तुम्हाला order हम्म हा मी तुमची order ID check केलीये तुम्हाला order लवकरच मिळेल mam तुम्ही प्रतीक्षा तुम्ही ज्या store ला order केली ना mam त्या store ला थोडी गर्दी असल्यामुळे, तुमचा order थोडा delay झालाय. पण लवकरच तुमचा order तुम्हाला पंधरा ते वीस minute त मिळून जाईल. अं sorry mam but तुमची order already preprad होत आहे. तिच्यावर त्यानी working पण सुरु केलाय. so तुम्ही आता ती change तर नाय करू शकत but त्यात तुम्हाला कायही add करायचं असेल तर ते तुम्ही करू शकाल. तस तुम्हाला order cancel करायला करायचं काय option आहे. mam काय problem आहे. अच्छा! तर mam तुम्ही तस add च option करू शकतात, तुम्हाला म्हणजे आणखी एक पिझ्झा वैगेरे किंवा त्यात काही extra चिझ असं तुम्ही add शकता किंवा onion toping वैगेरे तुमाला जस काही करायचं असेल त्यात add करू शकतात. पण order cancel करून change नाही होऊ शकत mam.

Okay म तुम्ही त्याला complimentary दुसरं घेऊ शकता किंवा, पिझ्झा त्यात तुम्हाला तीन size चा पण मिळेल mam एक small किंवा एक medium किंवा एक large असत. तुम्हाला कस हवंय? जर तुम्हाला small जर तुम्हाला cancel करून दुसरा घेयचा असेल तर ते तू posssible नाही पण त्या case मध्ये तुम्ही small size चा दुसरा order करू शकतात mam. हा mam तुम्ही त्या size चा दुसरा order करू शकतात त्यात. small size hundred MM medium one twenty and large one fifty त्यात जर तुम्हाला small size मध्ये with चीज पाहिजे तर one fifty आहे without चीज पाहिजे तर hundred आहे with onion toping पाहिजे small मध्ये. तर one twenty येईल त्या नंतर जर large मध्ये with चीज पाहिजे तर two hundred and with onion toping पाहिजे तर two fifty and without चीज किंवा without onion toping किंवा चीज पाहिजे तर ते one fifty मध्ये येईल mamlarge मध्ये.

Okay मग small size मध्ये कोणतं choose केलं toping कोणत्या आणि त्यात चीज पाहिजे कि नको mam? Okay तर पहिले ची आणि हि order मिळून total five hundred झाले mam तुमचे. तर first order तुमचं order होत त्याचे three hundred होते आणि जी second order होती त्याच. two hundred, तर मग त्या order ची detail तुम्हाला भेटली का? चालतील का mam five hundred मध्ये दोघ? मग तुम्ही payment detail online च करणार ना cash on delivery चा option नाही सध्या तर तुम्ही ज्या order वरून login केलं mam त्यात add म्हुणुन तर त्यात जा. आणि त्याच्यात तुम्हाला payment च पण option मिळेल तर त्याच्यात option आहे pay via म्हणूनआहे UPI, google pay किंवा तुम्ही debit card यांनी अश्या दोनतीन प्रकारे तुम्ही pay करू शकता. Cash on delivery सध्या आम्ही बंद केली covid nineteen च्या protocol मुळे तर तुम्हाला online नच payment करावं लागेल mam. Mam तुम्हाला काही help हवी का आणखीन? Mam just minute मी check करते. Mam तुमची पहिली order almost prepared झाली आहे. so दुसऱ्या order ला पण ten minute लागेल आणि तुमचं address

Mam तेव्हा थोडा restaurant मध्ये गर्दी असल्यामुळे थोडा issue झाला होता, so आता तुम्हची पहिले order already prepared झाली आहे आणि दुसरी पण त्यांनी सुरु केली आहे.

half hour मध्ये मिळूनच जाईल. बाकी काही changes तर नाय ना mam आत्ता?

निळशार सुंदरवन त्यांची हि निवड बरोबरच होती माझ्या वर्णाला शोभेस माझ वस्त्र होत आणि बलराम दादाच्या वर्णाला साजेस त्याच त्याचा कोकणी तांबुल गौरवर्ण खुलवणार निळाशार कसा होता माझा वर्ण? माझ्या प्रिय मित्राचा लोहर पुत्र वरुखपाच्या पित्याच्या लोहार शाळेत एकदा गेलो असता माझ्या वर्णाशी मिळती जुळती रंगछटा एकदा प्रथमच अनायास मला प्रत्यक्ष बघायला मिळाल वरुखपाच्या घामाघूम झालेल्या पित्यान त्या दिवशी भात्य समोरच्या रसरशीत